या चित्रामद्धे एक स्कूल च चित्र दिसत आहे यामध्ये दोन दोन तीन स्कूल बस दिसत आहेत.

या चित्रामद्धे एका गेट ची सजावट केलेली आहे गुलाब कलर स्टेज बनवलेला आहे याच्यामध्ये एक बाई दोन तीन मानस--